हो मी एका हफ्त्यात चार दिवस व्यायाम करतो चार दिवस हे मी व्यायामाला देतो तर. व्यायामाला आपण कमीत कमी चार ते पाच दिवस हे हपत्यातून द्यायलच हवे त्याच्या शिवाय पर्याय नाही. म तुम्ही काय काय व्यायाम करतात? माझ मी माझ्या room वर मी doumble आणून ठेवलेल आहे काही माझ्या कडे robe आहेत bandages आहेत त्याच्याने मी चार ते पाच प्रकारच्या exercises करतो जसे की मी dumbles ने bycheck मारेन किंवा dryset मारेन किंवा मी rob ने दोरिउड्या मारेन किंवा मी running ला बाहेर जाईन या पैकी मी काहीही exercise करतो आणि मी ते हपत्यातून चार ते पाच दिवस follow करतो तर तुम्ही कुठल्या exercise follow करता. हे तुम्ही खूप चांगल्या गोष्टी करता रोज हे खुपच प्रामाणीक आहे हे खूप तुमच व्यायाम आणि तुमच्या शरीरासाठी खूपच चांगल म्हणणं आहे मी पण रोज दंडबैठक करतो. मी रोज उड्या पण मारतो दोरी आहे माझ्या कडे.

ओ अति उत्तम अति उत्तम आणि दर दर रविवारी मी खेळायला पण जातो बाहेर आणि अं माझं सर्वात छान आणि अति प्रिय खेळ क्रिकेट आहे तर मी ते दर रविवारी हो खूप छान पण जेव्हडा आपण आपल्या शरीरावर लक्ष देतो व्यायामा कडे ही लक्ष देतो त्याही पेक्षा जास्त मला वाटत की आपण आपल्या आहाराकडे लक्ष दले पाहिजे आपला आहार हा सत्तर टक्के आपली body fit ठेवतो आणि तीस टक्के आपला व्यायाम हा body fit ठेवण्यासाठी मदत करतो तर हा जो आहार आहे हा आहार व्यवस्थित ठेवणे हे खूप महत्वाच आहे protine दिवसातून आपण किती घेतो आहे आपल्या शरीराला हे खूप महत्वाचे आहे आपण पालेभाज्या खातो का हे खूप महत्वाच आहे आपण हिरव्या भाज्या खातो का ते खूप महत्वाच आहे आपण फळ खातो का आपल्याला सगळे vitamins, minerals भेटत आहेत का ते खूप महत्वाच आहे ते शरीराला fit ठेवण्यासाठी खूप मदत करतात तुझं काय मत आहे याच्यावर आहार म्हणजे आपण जी आहाराची गोष्ट सांगितली आहे हे सुप्रिय अप्रितम आहे आहार म्हणजे हे खानपान साठी बोलताय का तुम्ही आहार म्हणजे खानपान की काय बरोबर

बघा माझा आहार आहे की मी सकाळी उठल्यावर नाशट्या मध्ये दोन boil अंडे खातो त्याच्याने मला protein भेटत म त्याच्या नंतर जे आहे मी दोन काजू दोन बदाम खातो

penut butter bred जेव्हा भूक लागते तेव्हा खातो आणि रात्री आपल साध भात वेगेरे lite वेगेरे काहीतरी खाऊन झोपतो हा माझा आहार आहे रोजचा तर हे तुम्ही सगळ शरीरा प्रती बोलले सगळ कि तुम्ही कस सगळ तुमच्या शरीराला maintain करता आणि बनवता तुम्ही काय जेवण करता पण तुमच मानसिक शरीरच काय तुम्ही मानसिक पणे तुम्ही रोज काय करता तुमच मानसिक संतुलन साठी ते पण एक गरजेच आहे का कोणत्याही मानुष्यासाठी. हो तुम्ही बरोबर बोलला पण जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर तुमच मानसिक संतुलन हे बिघडण अवघड आहे हे लवकर बिघडत नाही कारण की मी सांगतो व्यायामाचे फायदे असे आहेत की हृदयात हृदयाचे आजार कमी होतात एकाग्रता वाढण्यात मदत होते. आपली तान आपला stress आपली काळजी हे कमी करायला मदत करतो आत्मविश्वास वाढतो याच्या मुळे आपल्या डोक्यावर परिणाम होत नाही एक positive way णि आपल्या मेंदू वर परिणाम होतो व्यायामाचा एक negative way ने नाही एक negative जर आपल मेंदू असेल तर त्याला positive side मध्ये खेचण्या साठी व्यायाम हा खूप मोठ काम करतो समजल का आल्याला? मला कळल आता मी पण रोज ज्या प्रमाणे तुम्ही बोललेत व्यायाम खूपच मी पण आता रोज व्यायाम करणार ज्याच्या प्रमाणे तुम्ही करता मी पण तुमच्या सारख च

चांगल होत आणि माझ्या शरीराचा आहार पण चांगल होत.

अं माझ सध्याच आहार एवडच आहे चांगल नाही आहे मी सकाळी उठतो सकाळी नाही उठत मी दुपारी दोन वाजता उठतो आणि अं

तर ही माझ रोजच आहार आहे आणि आहार मध्ये मी बरेच काही खातो अंडे झाले भाजीपाला झाले पोहे झाले. काजू बदाम पन मी खात राहतो मग हेच माझ रोजच आहार आहे. तर तुमचं आहार तर खूप चांगला आहे पण जर तुम्हाला बारीक व्हायच असेल तर तुम्हाला तुमचे Carbs, fats maintain level मध्ये खावे लागतील नाही तर तुमच पोट हे सुटण सुटेलच

हो माझ पोट आता सुटलेल तर नाही आहे अं माझ पोट बऱ्याच प्रमाणे बरीकच आहे मी आणि माझ शरीर पण मी तस रोज व्यायाम पण करतो रोज दंड बैठक करतो मी मी पन्नास ते शंभर दंड बैठक करतो आणि सूर्यनमस्कार पण मी रोज शंभर ते दीडशे करतो तर माझ व्यायाम चांगल आहे तर माझ पोट आता पर्यंत तर काही सुटलेल नाही आहे. खूप छान खूप छान म्हणजे तुमच्या गोष्टी ऐकून मला आस वाटतय की तुमचा आहार हा खूप चांगला सुरू आहे आणि तुमचा व्यायाम ही त्या आहाराला मदत करतो आहे तुमच शरीर fit ठेवण्यासाठी.

हो माझे मी व्यवस्तीत आहे माझ शरीर व्यवस्थित आहे माझ मेंदूही व्यवस्थित आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे ती व्यवस्थित आहे ती व्यवस्थित आहे. कारण की व्यायाम माझा सुरु आहे कारण की व्यायाम ने सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवण्या साठी खूप मोठा role play केला आहे. म्हणून व्यायाम करणं खूप गरजेच आहे. आणि व्यायाम तर कस आहे रोज व्यायाम करणार आम्ही आणि रोज चे चांगल चांगल प्रमाणे आहार पण अं

पैशे कामवाय साठी मी job ला आहे मी job पण करतो. मी व्यायाम पण करतो. मग मी time manage करतो तुम्हाला time काढाव लागेल आस घरी बसून चालत नाही फक्त उठा जेवा झोपा खा प्या आस नाही चालत

हो? नाही ग.

Okay. बस. पाऊस आहे काय आता?

अच्छा. हम्म अगं काही नाही तेच college चं बघत होते अल्बम बघत होते . आली आठवण. म्हंटलं करावं phone तुला.

आणि तुला तर नाही येत आठवण. जस का college सुटलं का आपला संबंधच तोडलास तू.

अह college नंतर मग, लातूरचे course वगैरे करत होते ना त्यामुळे contact वैगेरे झ्हाला नाही हम्म हम्म

हम्म हम्म ठीक आहे चालतंय. वेगळेच दिवस होते ते college चे.

कोणता album बघत होती तू? अरे आपला eleven, twelve चा रे आपण trip ला नव्हतो गेलो का?

Hostel मधे किती धिंगाणा घालायचो. हां. हम्म चांगलं आहे. Room मधे अह म्हणजे,

हो. लपून phone आणायचा.

तेच सगळं आठवत होतं. हम्म मला पण पाठव album लवकर. हो हो टाकते टाकते हां.

Trip ला खरंच त्यावेळेस भरपूर enjoy केलं होतं. हो ना. तसं full enjoy केलं आपण. हम्म आधी पण आपण तसंच school च्या trips ला गेलो होतो पण त्या वेळेस काही एवढं कळत नव्हतं ना आपल्याला. हो college ची trip तर वेगळीच होती. हम्म तेच ना.

Paper ला एक आपलं एक वेगळंच असायचं बाबा.

हम्म त्याच्यातच परत तू याचं answer पाठ कर, मी याचं answer पाठ करते. हो झाला. यायचं फार अवघड आहे. हम्म त्याच्यात पण भागीदारी कर.

मग परत तुझी मम्मी प्रत्येक वेळेस लाडू वगैरे द्यायची. त्याची पण एक वेगळीच मज्जा. तुझी मम्मीपण चिवडा द्यायची.

जायचंय का परत college ला मग? घ्यायचं का admission?

हम्म घेईल ना आपल्याला कोणी? घेतील ना. का नाही घेणार? नाही सर्वात बदमाश batch आपली होती.

हां ते आहेच. सगळ्या teachers चे favorite आपणच होतो.

मग नंतरच्या college ला केले का नाही enjoy? त्यावेळेस तर मी नव्हते तुझ्यासोबत. हम्म त्यावेळेस केलं पण जास्त करून, आपण इथे मजा केली तशी नाही केली. हम्म same माझं पण तेच झालं. Diploma च्या वेळेस तेच झालं. काय main म्हणजे अभ्यास एवढा होता की ग. धिंगाणा घालायला जास्त टाईम च भेटत नव्हता. पूर्ण schedule च पॅक होतं.

त्यामुळे जास्त काही time भेटतच नव्हतं कोणत्या गोष्टीला. तेच. फक्त call करायला जमलं नाही तुला.

अरे चांगलं होतं म्हणजे call करायला जमलं नाही जास्त, contact राहिला नाही.

हम्म ते तर हाय. ते आपलं gathering च्या वेळेस पण आपण भरपूर enjoy केला होता. हो. प्रत्येक ह्याच्यात participate कर. होय. तू तर सगळ्याच ह्याच्यात करत होती.

आपण ते mismatch मधे जिंकलो पण होतो.

हम्म यावेत परत ते दिवस.

हम्म त्यावेळेस बऱ्यापैकी busy schedule होतं माझं. जास्त काही कोणत्या गोष्टी करायला time च भेटत नव्हता कारण की practical, lecture, practical, lecture. त्याच्यात त्याच्यातच पूर्ण time जात होता. फक्त एवढंच की मला teaching staff खूप चांगला भेटला होता. तर त्याच्यामुळेच अह म्हणजे घरी जाऊन अभ्यास करायची गरज नव्हती पडत जास्त हो. कॉलेज मधेच गोष्टी clear होऊन जात होत्या. अच्छा. आम्ही सगळे म्हणजे एक, हां experienced वाले teacher होते ना. हम्म हम्म हो ना. त्यामुळं. म्हणजे ते त्यांना एक ती technique पण होती बाबा कुठच्याला कसं शिकवायचंय किंवा काय.

हम्म त्यामुळं छान होतं ते. मग आता? अजून काही नाही.

हम्म चालतंय मग. बोलूया परत.

Bye. गोपाल अह ऐकना तुझ्याकडे ते काही nursing ची काही information होती तुझं nursing च सुरु आहे ना

अच्छा ते ना माझ्या भाचीला admission घ्यायचं होत तर मला त्याच्या विषयी माहिती तुझं admission कधी घेतलेलं होत तु मी का दोनहजार एकोणावीस ला एकोणावीसला का

अह म्हणजे कस तु graduation complete करून घेतलेलं होत की अं बारावी वरतीच घेतलेलं होत अह बारावी झाल्या नंतर एक enterens exam असते त्यांची

अह एक test असती illegible test असती neet म्हणून

हा ती exam crack करणं पडते नंतर अह admission भेटत नंतर admission भेटत अरे त्याच्यासाठी म्हणजे काय काय असत मला काहीच माहिती नाही त्याच्यातलं अह twelfth ला ना sixty च्या above marks पाहिजे साठ टक्यांच्या पुढे ये का हो साठ टक्यांच्या वरती mark पाहिजे आणि ती neet neet च्या paper मध्ये illegible पाहिजे त्याच्यात शंभर दीडशे mark पाहिजे सातशे पैकी

अं मंग त्याच्या नंतर एक cet चा paper होतो एक एक paper घेते अह computer वर paper होतो एक

हो ते बारावीच्या base वर तो paper होतो एक बारावीचा जो अभ्यासक्रम असतो त्याच्या वरती का अभ्यासक्रमावर एक paper होतो

तो एक एक पेपर देयचा नंतर मंग Result लागल्यावर आपण direct intu अं college जाऊन चौकशी करू शकतो college ला college म्हणजे कुठला त्या government म्हणजे सरकारी मंधून काही लागता ना रे number ते तसा नाही होता का त्याचा साती किती टक्के असावे लागतात अं त्याचा साती बारावी ला कमीत कमीत ऎंशी चव्या वरती टक्के पायजे ते इथे सरकारी मध्ये लावण्यासाठी आणि neet मधी तीनशे च्या plus marks पाहिजे किती mark पाहिजे

कश्यामध्ये त्या neet मध्ये का हो neet च्या exam मध्ये तीनशे plus marks पाहिजे आणि तेही झाल्या नंतर जर categories असलं तर लवकर लागतात जर open मधी open category चा असणं मराठा तर ते लागत नाई लवकर

अरे मग तिचं कसं झालेलं होत माहिती ये का दोन वर्ष ती घरीच होती तिनी काय हे admission वगैरे घेतलेल नव्हतं